तर त्याचा मुलगा तुषार कपूर देखील अभिनेता आहे कपिल शर्मा show चे सहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस च्या episode मध्ये जितेंद्र आणि एकता कपूर पहिले होते तेव्हा त्यांनी एकोणीशे सहातर मध्ये एक सांगितली त्याला मद्राव आता चेन्नई येते जायचे होते परवा विमानाने flight लवकर शोभा नि त्याला विमानतळावर परत जाऊ देण्यास नकार दिलात्या मुळे जितेंद्र नि त्याच्या makeup man बोलवून घरी परत ये आणि ते दुसऱ्या दिवशी निगुन जातील व ते सांगितले त्यानी दहा किव्हा अकरा च्या सुमारास त्यांनी त्याच्या library बाहेर पडले

नंतर काही तासांनी नंतर काय झाले हे जाणून घेण्या साठी लोक phone करत असताना त्याचा phone सतत वाजला

शितेंद्र film graphi हे भारतीय bollywood चित्रपट अभिनेता जितेंद्र याचे छाया चित्रपट आणि tv मालिका निर्माता यांनी सुमारे दोनशे वेळा हिंदी चित्रपटा मध्ये मुख्य नायक म्हणून काम केले त्याची सहा दशकानं च्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत एकशे एकवीस हुन box office hit आहेत एकोणीशे आठन्याव ते अठराव्या सिनेमा express awards मध्ये सन्मानीय अतिथी bollywood movie

त्यांना फक्त नावाने उपभोगले जाते गांधी नि एकदा च्या शिकशे बदल केले होते शिकशे वर पाठवले जावे हे मी देशभक्ती ने मान्य करू शकत नाही जीव घेऊ शकतात कारण कारण गांधी नि नवद हजार राजकीय कायदी ठेवण्यास वेवस्थापीत केले होते जे त्यांच्या सत्यत्वात चळवळीचे सदयस होते त्याना गांधी गांधींनी करारानुसार सोडण्यात आले होते एकोणीशे दो होते व पुढे याना फाशी ची शिक्षा त्याच्या फाशी च्या दिवशी voice roy लिहिलेल्या पात्रात पत्र खूप उशिरा येईल हे माहित नसताना त्यानी बदली साठी कळ कळीची विनंती केली moartrrbn voice roy नंतर म्हणाले कि मी श्री गांधी नि बदली चा आणि तेव्हा उणिशे चार विरोध करणाऱ्या मांडत असतात हे मजकूर त्या मध्ये आहे हे मित्र तर सदाचार परंतु माझ्या मान्यवर प्रभाव पडू देणे हे मी पूर्ण पणे स्वच्छ मानले मी अश्या case ची कल्पना करू शकत नाही ज्या मध्ये कायदया नुसार दंड अधिक एक पात्र होता आदर्शांनी होते साम्य वाद कोरोना एक महामारी अह जगामध्ये न क्रमांन घातलीय कोरोना व्हायरस वर मात करून आता परिस्थिती पूर्व पदावर आलीली आहे मात्र या कोरोना च्या महामारी मुले अपलाल्या खूब काही शिकायला देखील मिळाले आहे भविष्यात अन अशी महामारी पूण येऊ नाही या साथी प्रत्येकाला विचार करण्याची गरज आहे आजच्या लेखात कोरोना एक महामारी निबंध लेखन करणार आहुत तुमी तुमचे अनुभव देखील या मध्ये लिहू सकता जगह मध्ये तेमान गाकलेल्या कोरोना वायरस हा एक प्रकार च्या विषाणू आहे न असे बरेच

आलेल्या कोरोना वायरस मनहून उलकला जाणारा विषाणू सास कु टवू या जगह भरात सर्वत्र आजार होण्यास कारणीपूत आहे हा रोग ना एक त्रिव संसर्ग जन्य स्वशन संस ते ची संबंधीत एक महामारी आहे कोरोना वायरस या आजारावर सध्या कोणतेही औषध स्टापर लेले नाही कोरोना विषाणूचा उद्धरेक दिवसे दिवस वराडात चालला आहे परंतु जगह पेक्षा भारता मध्ये कोरोनावायरस चे रुग्ण भरेच

आवश्यक ती खबर तारी घेणे अतिशय चांगले च्याची रुप प्रतिकार सप्ती कमी आहे अन असा लोकाना कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली आपणार दिसुन येते त्या मुळेच कोविद नाईन्टीन चे जास्त रुग्ण

तसेच जे पाहिलीय पासून कॅन्सर मधुमेह तसेच ती बी या सारख्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शकीत्या जास्त असते अ परशा भूमी कोरोना वायरस च्या उगम कोरोना वायरस ची ते उतपतती चीन च्या वूहान शहरा मधून जाली होती कारण जगहतील पहिला रुग्ण याच शहराच सापर लेले होते याचे एक कारण न असे ही आहे कि या शहराच विवीध प्रकारचा पशु पक्ष्यांचा प्रजाती चे मांस विकले जाते काही

याच वत वागुलांचे मास खाल्याने हा वायरस माणसा मध्ये बसरला बसर लायला लागला काही लोखांचे असे ही मनहे आहे की वूहान शहरात त असलेली एक संस्था जिचे नाव वूहान इन्स्टिटयूट

कोरोनाची लक्षणे प्रत्येक रुग्ण मध्ये वेग वेगली आदळून आलेली आहे ना मात्र त्या मध्ये ताप सर्दी खोकला ही सामान्य लक्षणे आहे त्या सोबत इतर लक्षणे खालील प्रमाणे आढळून येतात हे प्रत्येक रुग्ण अनुसार वेग्रे असू शकते त असे ही रुग्ण आदळून आले की त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिशून आलेली नाहीत कोरोना विषाणूचे लक्षणे ही सामान्य म्म्म तापा प्रमाणीत असतात ना मानवी शरीलावर पोचल्या नंतर कोरोनाचा विषाणू उफसात संक्रमित होतो त्या मुले प्रता ताप याहीला शुरुवात होते आणि त्या नंतर कोरडा खोकलाश शुरु होते खोकल्या मुझे घसा दुखी चालू होते त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो सर्दी ठंडी वाजून येणं ताप लागणे स्वास घेण्या तरास होणे छातीत दुकने खुपच अशक्त वाटणे

चक्कर आल्या सारखे वाटणे खोकला घसा दुखी न घस्याला सुज येणे घसा खव खवणे शिका येणे न अंग जर कोणे स्त्रया यु मध्ये वेदना होणे साधे दुखीचा क्राश वाढणे चव की व गत कमी होणे कोकला डोके दुखी सोमयताप या सारकी चिरकॉल लक्षणेही सामान्य माणसाला नेहमीची वाटणारी लक्षणे आहेत त्या मुळे कोरोना व सामान्य ताप या मध्ये अंतर ओळखणे फार न अवगड जाते तसेच याच काला वधी हा साधारण प्रणे चौधा दिवस इतका धीरग असतो उपाहे योजना कोरोना किवा स्वस वाटे पसणाऱ्या स्वाईन फ्लू श्रेय रोग न असे आजार चालण्या साठी खालील खबर दारी घेणे आरोग्य साठी हिताचे आहे

तीसु पेपर धरणे न अर्धवट सीच लेले कचे मास काव नाहे फले भाजावा न धुता खाव नाहेत

लोणार सरोवर लोणार सरोवर हा खूप छान ठिकाण आहे. पुर्ण जंगला मध्ये लोणार सरोवर हे भारत बुलढाणा जिल्ह्यातील तालुका आहे. लोणार तलावाचा चा उगम सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी झालेला आहे तर त्याला लोणार सरोवर असं म्हणतात. त्यात पाणीपण दोन वर्षाखाली असं pink झालं होत पूर्ण आणि तुम्हाला पण अजून सर्व या सर्व विषयी माहिती नसेल तरीही मी सांगते मी गेलते त्या तलावात तिथे खूप सारे मंदिर येतात मधी तलाव म्हणजे तिथे खूप सारे मार्ग पण आहेत जाण्यासाठी, देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, असं म्हणतात कि म्हणजे तिथं माहित नव्हतं मला पण मी तिथे गेलते ना तिथे सांगत होते कि तिथं रामानी बाण हाणलेला आहे. खूप बाणी असं

असं म्हणतात रामानं बाण मारला तेव्हा त्या त्या धबधब्याला पाणी येत नव्हतं आता तिथे पाणी येतं महादेवाचं मंदिर आहे आम्ही गेलेलो तेव्हा आम्हाला तिथल्या security ने सांगितलं होतं कि आहेत असं आहे सांभाळून जा खाली त्यांनी आम्हाला आधी हे सगळं संगीतलं परत जायच्या अगोदर document घेतले खाली उतरत होतो आम्ही तर ते document check केले परत त्यांनी आम्हाला पुन्हा सांगितलं खाली काय काय आहे चित्ते, विषारी साप परत विषारी जे बघितलेले पण नाहीत प्राणी पक्षी ते पण आहेत असं त्यांनी सांगितलं आम्हाला आम्ही अक्षरशः खाली गेलोत starting ला उतरलो तिथं गायमुखातून पाणी आलेलं आहे ते पाणी पण तिथे पडत तिथे पाहिलं चालू होतं पण आता त्यांनी बंद केलंय lockdown पासून खाली आम्ही गेलोत पायऱ्या थोड्याच आहेत खाली येण्यापुरतं थोड्या पायऱ्या आहेत हा नंतर खाली पूर्ण जंगलात गेल्यावानी आहे पूर्ण झाडे पूर्ण हिरवंगार आहे असं खाली उतरलं खूप भीती वाटती खाली उतरल्यास हिरवी पाने पण दिसतात धबधबे परत security पण खूप आहे तिथं अन starting ला जरी कोण गेलं खूप मार्ग आहेत तिथून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी एकीकडून गेलं कि मंदिर महादेवाचं लागत आणि म्हणजे एक side न फक्त नवरात्रात नाही तर मग कधी मढी गुरुवारी असं ते चालू ठेवतातच देवीच्या मंदिराकड जाण्यासाठी

आम्हाला आधी भीती वाटत होती खाली जायला खूप पण नंतर काही नाही वाटलं आम्ही गेलोत खाली enjoy केला photos काढले मला तर खूप भारी वाटलं तिथे जाऊन असं म्हणतात कि ते कि बहात्तर वर्षांपूर्वी पृथ्वीवर टाकण्यात झाला होता पण तेव्हा ते हे झालत लोणार सरोवर खडकात बसलेले तिथं म्हणजे ते pink पाणी झालत तेव्हा पण scientist वेगैरे आलते त्यांनी check केलं ते पाणी तरीपण त्या पाण्यातून मेळ नाही लागला त्यांना कशामुळं pink पाणी झालं म्हणून अजुनपण ते मेळ नाही लागला किती किती खोल आहे ते सरोवर खूप लांबून लोकं येतात तिथे खूप तिथे timing पण सकाळी नऊ ते चार पर्यंतच आहे त्याच्या नंतर खाली जाऊनच देत नाहीत आतल्या site ला पोलीस security येते आपले documents जमा करतात

न नाही म्हणजे पर्यटन स्थळासाठी पण खूप छान आहे कुलदेवीचं मंदिर आहे विष्णू मंदिर आहे गोमुख मंदिर आहे सुंदर मंदिर आहे

त्या म्हणजे पर्यटनस्थळ म्हणून पण ओळखलं जात त्यांना लोणार जरी तिथं आता पर्यटनस्थळ पण बांधण्यात येणार आहे काही दिवसांनंतर लोणार सरोवर लोणार सरोवर हा असा एक हे आहे कि तिथे फिरायला जाण्यासाठी मला खूप भारी वाटत पूर्ण जंगल type आहे पूर्ण असं खूप भीती पण वाटते तिथे जायला पण मी गेलते मला खूप मी खूप enjoy केलं तिथे तिथे परत सांगतात तुम्ही shoes घातले असले सापाची भीती असते तिथे खूप विषारी साप पण येतात असं म्हणतात परत अशा अनेक विशेष रहस्य कि ज्या गोष्टी मी बघितल्यात मी खूप वेळेस गेली त्या सरोवर म्हणजे अशा खूप म्हणजे अशावेळेस माहिती नाहीत मला असं भीती पण खूप वाटली मधी जायला पण मी खूप enjoy पण केला मी खूप वेळेस गेली तिथे आता हे लोणार सरोवर हे ऐतिहासिक आहे खूप प्रसिद्ध झालं आहे खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्र हिंदू शास्त्रीय संकल्पना प्रसन्न आणि आपण समजू शकतो या धम्मं जगासाठी सर्वासाठी शोध युरोपानी एका अधिकाऱ्यांनी लावला होता अठराशे तेवीस मध्ये लोणार सरोवर सरोवर पर्यटन स्थळ म्हणून पण खूप प्रसिद्ध झालाय आता हे हिंदू अं निर्माण झाली आहे पृथ्वीवर येऊन अंड्यासारख्या गोळ्या हे पण त्यांनी use केलाय त्यामध्ये म्हणजे ते असं लोणार सरोवराचे पाणी अलग धर्मीय आहे लोणार सरोवर जाण्यासाठी अं संवर्धनासाठी लोणार उभारले म्हणून घोषित करण्यात आलेते वर्षांपूर्वी परत लोणार सरोवर हे

लोणार सरोवर काही दिवसांपूवी पाण्याचा रंग अचानक लाल झाल्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे खूप म्हणजे मोठमोठे scientist लोक आलेले तिथं मात्र हा सरोवराचा मंगळ ग्रहाचा संबंधित असलेल्या सांगितली जाते लोणार सरोवर सरोवरचे प्राचीन आणि रहस्य गोष्टीबद्दल जाणू देशाप्रमाणे महाराष्ट्रातील गोष्टी गंम्मत नसतील त्यातील काही ह्या बुलढाण्यातील येथील लोणार सरोवर एक विशिष्ट प्रकार बनले आहे. महाराष्ट्रातील असलेल्या ते लोणार सरोवर आशिया खंडातील पहिले आणि जागतिक स्रोत तिसरे सरोवर आहे असं म्हणतात अं एक असं सरोवरात खारी आणि गोड पाण्याची

अचूक मान्यता जाणणारे नुसार लोणार सरोवराची निर्मिती सुमारे पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी झाली असावी असे तर मला वाटते मध्ये या प्रसिद्ध असं करणारे पूर्णिक शास्त्रानुसार किव्हा तेथील स्थानिक अलोखानुसार लोण नुसार नावाची रचना विष्णू मोरे यांच्या नावावरूनच या सरोवर च परिसराचं नावलोणा हे नाव मिळाल असावे

देवी सूर्य आणि नरसिंह देवाला असत समर्पित असलेले सांगतात याशिवाय सरोवरची परिस्थिती अगदी बारा वर्षापूर्वीची मंदिर आहेत हि ते मंदिर पूर्ण दगडांनी बांधलेले आहे असं असं खूप भारी वाटत तिथं गेल्यावर असं वाटतं कि परत घरी जाऊ नये इतकं भारी आहे ते मंदिर पण विहिरीत उतराला हा ते पंधरा ते पस्तीस अंशाचा असून पाण्याचा खारट पाण्यापणा दहा असला इथले पाणी वापरणे लोक शहरावरून आजरा आजरासाठी सुद्धा करतात सरोवराच्या काठावर विविध रंगाचे अं दगडे सुद्धा सापडतात तिथे परत मला तर आधी तर सरोवर पाशी जायला पण खूप भीती वाटत होती पाण्याजवळ तर खूप भीती वाटली मी जशी जशी खाली जात होती मला तशी तशी खूप भीती वाटत होती तिथली परत मग माझे friends होते माझ्या सोबत मी त्यांना घेऊन पाण्या जवळ गेले याशिवाय तलावात आढळलेले जिवाणू

अं तुझा वाढदिवस येतोय मी ऐकलं हो आहे ना पुढच्या महिन्यात आहे अच्छा तुम्हाला कोणी सांगितलं की माझा वाढदिवस येतोय

नाही मी असं जात होतो रस्त्याने तर रस्त्याने जात जात मला असच उडती उडती खबर आली की अं तुझा वाढदिवस ये अं हो का बापरे मी एवढी पॉप्युलर आहे का? एवढी पॉप्युलर आहे का मी नाय असच जिथे बघू तिथं हो जिथं बघू तिथं सगळे मुलं तुला ओळखतात ना तू अं पुण्याची Katrina Kaif ये हम्म खूप जास्त छान जोक मारला तुम्ही मी हसू का रडू मला काय कळत नाही ये मी थोडी मस्करी करतोय मी मस्करी नाही करत येत हो का बस बस राहूदे सगळं कळतं कोण मस्करी करतंय कोण नाय करत ये काय कळत तुला? सगळं ते कळायला पाहिजे ते

सगळं हो का पासून पर्यंत काय विचार केलाय की तू काय विचार केलाय तुझ्या बर्थडे ला काय करायचं? काहीच नाही नाही विचार केलाय कोण विचार मी पण नाय केला कोणी दुसरं पण नाय माझ्या वाढदिवसाला विचार करणाऱ्या सारखं मग काय करू मी होका

होका तू काय करतोय तू कशाला करतोय हम्म

होका तुझ्या वाढदिवसाला केक कट करू फिरायला जाऊ जेवण करू हे सगळं सगळेच करतात मला काय युनिक पाहिजे युनिक काय करणारे तू युनिक युनिक म्हणजे मग काय करायचं बाहेर कुठतरी जायचं चांगल्या ठिकाणी फिरायला आता तेपण सगळे करतात

आता बघू ना असं सगळ्यांना आताच सांगून देना तर मग काय मज्जा राहणार तिथे हा तरी पण हिंट तर देऊ शकतो ना तू हा काय हिंट द्यायची का माझा तर विचार चालाय की हा मागच्या वर्षी सारखं तुझे जे सांगितलेलं होतं तसं मी नोट डाउन केलेलंय की हा असं करायचं तसं करायचं माझ्या मनात काही गोष्ट आहे सगळं त्यांना मिक्स करून चांगला एक प्लॅन करू हो का बघू ना काय काय माझी एक्सपेक्टशन्स पुरे करतो की नाही

का तू एकटी हो ना हो का नाय नाय तुझे जे सो कॉल्ड असतात ना तू त्यांना जे राहिले की मला विसरून जाते नाय नाय मी कोणाला मी तर कधीच विसरत नाही तुला तूच असं तुझ्या मनामध्ये असं चुकीचं ते करतो काय मी काय चुकीचं ठेवत नाही बघतोय मी मी आता गेलो होतो तर तू तुझं तुझंच चालू होतं हे ना बरोबर ये आज बसला ना दीडशे रुपयांचा बांबू

एवढी बारकायी

अरे एवढी एवढी बारकायी बघावी लागत एकदा चेक करावं लागतं कसंय काय ये आज नाय तर कधी बघणार तू हो बघतेय बघतेय काय मग कधी विचार आता किती उशीर झाला झोपेन ना मला झोप नाही लागत ये ना म्हणून मी झोपलो नाही अजून

हो तेच ना विचार केला काय करू काय करू मग नंतर म्हंटल चला तुलाच फोन करू तू कसंय तुला माझ्यासाठी वेळ राहत नाही तर तुझ्या मलाच वेळ काढावा लागतो ना बस बस बस बोलायची गोष्ट माझं तर कोण जास्त वेळ देत नाही तुला पण माहिती ये आणि मला पण माहिती ये हो बोल ना आता तुला नुसतं फोन येतील तुझ्या नाय नाय तुझ्या वाढदिवसाला कसं तुला सगळे फोन करतील सगळे तुला अं इम्पॉर्टन्स देतील त्या दिवसासाठी मग तुला मज्जा येईल सगळेच देतात ते तर सगळ्यांनाच देतात आता तुला तुझा बर्थडे वर एवढे कॉल आले मेसीजेस आले तुला मी दिली नाही इम्पॉर्टन्स तशे मला बस मला तुझ्यापेक्षा थोडं दहा पंधरा पेरसेन्ट कमी भेटल

बस बस मुलंच असता ना तिथे जास्त तर मुलंच असतात ना त्यांना काई काम धंदे मग येतो तुझ्याकडे नाय असं काहीच नाही कोणीच येत नाही माझ्याकडे मीच कोणाकडे जात नाही हो का बघू ना आता बघू ना यावर्षी काय होतंय काय नाही बघ बघ मी पण बघते तू पण बघ मी तर काही बोलू शकत नाही मी मी बोलतो तर माझी गोष्ट वाईट वाटते चुकीची लागते नाही चुकीची नाही लागत कोण बोललं की तू मला तुझी गोष्ट चुकीची वाटती मीच बोललो ना हम्म तू चुकिचंय तू चुकीचं बोलतोय

तू ये तू ये तू ये तू तूच आहेस तूच चुकीचा मुलगा तू चुकीची मुलगी बस मला नको कॉपी करू